चित्रात दिवाळी इ आहे अह बरेशे लोक तिथे आहेत एक गाडी उभी आहे व ते फटाके फोडत आहे.

कोको कोला च लक्ष्मी होटल अँड रेस्टोरेन्ट च बैनर लवलेला आहे त्याच्या नंतर लस्सी होटल अशे विविध प्रकार चे बैनर तिथे लाव--

समोर एक मुलगा चित्रात किल्ला चढत आहे किल्ल्याच्या पायर्‍या चढत त्याने पिवळ्या कलरचा शर्ट व जीन्स घातलेली आहे.

तिथे बाहेर दोन अह रिक्षा उभ्या केलेल्या आहेत त्या बहुतीक एलेक्ट्रिक असतील बाहेर त्याच्या गेटला बलुन्स वगैरे असं डेकोरेशन केलेलं आहे व बाजूला येल्लो कलरचा शर्ट वाला माणूस दुसर्‍या माणसाशी गप्पा मारतोय.

चित्रात जेंट्स पार्लर आहे.

किल्ला आहे किल्याची दगडी भिंत आहे वरती छन आशे भूरूज़ आहे खाली डों अ आहे आ खाली अशी दरी आहे.